या चित्रामध्ये आपल्याला बंधन बैंकचे चि चित्र दिसत आहे शेजारीच ए.टी.एम आहे ए.टी.एम च्या समोर दोन-तीन गाड्या लावल्या आहेत बंधन बैंक च्या समोर एक माणूस बाइक वर उभा आहे अन त्याच्या साइड ला एक स्कूटी आहे तेच्यावर कोणी बसलेले नाही.

दरीत घन दाट असे जंगल आहे खूप छान सुंदर असे वातावरण--

या चित्रामध्ये एक खेळ दिसत आहे जी मुलं खेळत आहेत मुलंमुळी मिळून खेळत आहेत खूप छान असं हे खेळ आहे सर्वजण एकमेकांच्या मागे उभे आहेत अन छान प्रकारे खेळ खेळत आहेत.

विविध रंगाचे आणि गाडीला आरशे वगैरे आहेत.

एकूण चार मजली ही इमारत आहे. आणि काम चालू आहे.

चित्रात दाखवल्याप्रमाणे इथे काही रंगीबिरंगी बॅग्स आहेत. पांढर्‍या कलरची कॅरिबॅग आहे पिवळ्या कलरच्या आहेत हिरव्या कलरच्या आहेत लाल कलरच्या आहेत.

इलेक्ट्री आणि सॅनिटरी पॅडस दिसत आहे अंडे दिसत आहे.